छान प्रकारे व्हाइट कलर केलेला आहे.

इथे एक गार्डन आहे गार्डन मध्ये काही फुलांचे चाफ्यांची झाड आहेत. दोन ते तीन चाफ्यांची झाडे आहेत. ग्रीन आहे.

त्यानंतर तिथे समोरच कोणीही दिसत नहिये व्यक्ति एक समोर बॉटल दिसत आहे ग्रीन कलर ची एक ग्रीन कलरचा पॉट आहे.

आणि त्यांच्या काही पेंटिंग जश्या असतात त्या प्रकारे डायग्राम्स बनवलेल्या आहे.

एक दुकान आहे दुकानमध्ये काही मुर्त्या दिसत आहेत गणपतीची त्या नंतर छोट्या भीमची--

एक जीम आहे जीम मधल्या सगळ्या प्रकारच्या लागणार्‍या वस्तु आहेत.